पुढील चित्रात राधाकृष्णाची मूर्ती दिसत आहे.

आणि रस्ता पूर्ण मोकळा दिसत आहे.

त्या बॅ बँकेतून एक माणूस बाहेर पडत आहे.

एक माणूस दुसऱ्या माणसाची कटिंग करत आहे.

तो समोर बघून सेल्फी काढत आहे.

पुढील चित्रामध्ये एक गाई चारा खात आहे.

आणि ती मुलीनी सारखा ड्रेस घातलेला आहे पिवळ्या कलर चा.

आणि बाकी सारे ऐकत आहे.

त्या मधील काही मानस भाजी पाला विकत आहे.